बैंक आहे. जाण्यायेण्यासाठी रस्ता आहे. बाजूला खुप सारे लोक आहे वगैरे आहेत. मध्ये एक एटीएम आहे. जाण्यायेण्यासाठी रस्ता आहे. साइड ला एक छोट बोर्ड लावलेल आहे.

सेंट्रल बैंक आहे. अ दोन बोर्ड लावलेले आहेत. आजूबाजूला शॉपिंग्स वगैरे आहेत. चार पांच लोक आहेत. एक गेट आहे. दोन लॉक आहेत. एक गाड़ी लावलेली आहे. सीढी वगैरे आहे. वरती रे लाइट्स च्या वायरी वगेरे आहेत.